गोष्टींना सामोर जाव लागत आणि त्या म्हणजे उन्हाळ्यातली ही गर्मी आणि ह्या वर्षी जर, विशेष म्हणजे सांगायचं झाल तर, ही गर्मी थोडी जास्तच आहे आणि हा जो अं गर्मीचा कडाका आहे. तो प्रत्येकला जाणवतो आहे. आणि प्रत्येक झण याने त्रासलेला आहे. पण मित्रांनो याहून

अगदी अगदीच असा अं त्रास देत असतो. आपल्याला नेहमीच अं असं सांगण्यात येत असत की, पाणी जपून वापरा.

कारण या उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा अनियमित पाणी किंव्हा अपुर पाणी पुरवठा ह्याला सामोर जाव लागत आणि हे वर्ष ही इतर वर्षांसारखं सारखंच आहे. त्याला अपवाद नाही तर मित्रांनो ह्या वर्षी देखील राज्यातल्या बरेच बऱ्याचश्या अश्या जागांना पाणी पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे आणि आणि ह्याच्या बातम्या आपल्या वृत्तवाहिनींवर, वृत्तपत्राद्वारे कायमच लोकांसमोर मांडल्या जात असतात. तश्याच एका बातमीबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आपण थोडस जाणून घेणार आहोत की ह्या शहराला नेमका असा काय अं त्यांच्या तक्रारी आहेत? काय म्हणन आहे? तिथल्या नागरिकांच आणि तिथल्या अं महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय नेमके असं होत आहे? ज्याच्यामुळे लोकांपर्यंत पुरेस पाणी पोहोचत नाही. काय कारण असतील? ही आपण जाणून घेऊया. पण त्या आधी आपण हे समजून घेऊया नेमक्या या गोष्टीची सुरवात कशी झाली? लोकांपर्यंत ही गोष्ट कुणी मांडली तर ही गोष्ट महाराष्ट्र times द्वारे त्यांच्या वृत्तपत्रामध्ये समोर आणली गेली आणि ह्या द्वारे आपल्याला असं समजलं की, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र जे आहे. त्यामध्ये पाण्याची टंचाई आणि तिथल्या अधिकृत नळ जोडणी धारकांना ना पाणी अपुरं आणि अनियमित प मिळत आहे. असं त्यांचा आरोप आहे. अनधिकृत नळ जोडणी धारक आणि अधिकृत जोडण्यांमधून अवैध पाणी उपसा करणारे या टंचाईला जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई क करायची मागणी इतर नागरिकांद्वारे करण्यात येत होती. वसई विरार शहराला जो पाणी पुरवठा केला जातो. त्या धरणा मध्ये पाण्याचा पुरेसा साथ असल्याचे असे सांगण्यात आले. पण असं जरी असलं तरीही शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. आता हा जो विषय आहे. हा फारच गंभीर आहे. कारण इथे असा आरोप केला जातो आहे. की, जे अनधिकृत नळ जोडणी धारक आहेत.

फार महत्वाचंय आणि अश्या वेळेला जर, हे अधिकृत आहे पण ते त्यांच्या वाट्याचा वाट्याला येणाऱ्या पाण्यापेक्षा ही अधिक पाणी हे उपसक आहेत. आणि त्याच्या मुळे जे इतर अधिकृत नळ जोडणी धारक आहेत. त्यांना पाण्याच्या टंचाईला सामोर जावं लागत आहे. बर्याचश्या लोकांना वेळेवर पाणी नाही मिळत आहे त्याच बरोबर अनियमित किंव्हा अपुरा पाणी पुरवठा. या लोकांच्या तक्रारी आहेत. बऱ्याचदा मोर्चे, आंदोलन करण्यात येतात आणि अजूनही अशे मोर्चे आणि आंदोलन सुरु आहेत. पण असं जरी असलं तरी त्या बाबत कोणतीही कारवाई करण्यात अली नव्हती. असा नागरिकांचा आरोप होता. मात्र जे पालिकेचे अधिकारी आहेत. त्यांचं असा दावा होता. की, ते वेळेवर पाणी सोडत आहेत. आणि पुरेस पाणी सोडत आहेत आता जर, असं असेल तरी सुद्धा जे नागरिकांच्या हक्कच पाणी आहे. ते त्यांना का मिळत नाही? जर पाणी जो साठा आहे धरण मधला जे पाणी जिथून पाणी लोकांना पुरवलं जात तिथे जर, पाणी पूर पाणी साठा पुरेसा आहे अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की, आम्ही नियमितपणे वेळेवर पाणी सोडत आहोत. तर, मग जे लोक जी नागरिक आहेत. जे अधिकृत नळ जोडणी धारक आहेत. ते

पुरवणी पुरवणीने पाणी नेमकं मुरतंय कुठे? या खाली पाण्याचा अवैध पणे होणार वापर.

तसेच जलवाहिनीची गळती VALMON तर्फे जे अधिकृत नळ जोडणी धारक आहेत त्यांना अतिरिक्त पाणी आणि जे वीज पंपाच्या माध्यमातून अवैध पाणी उपसा करत आहेत. या अश्या अनेक बाबी महाराष्ट्र times ने लोकांच्या निर्दर्शना खाली आणल्या आता पालिकेने अनधिकृत नळ जोडणी धारकांवर कारवाई करायचा इशारा तर दिला होता. तरीही अधिकृत जोडण्यांमधून होणार अवैध पाणी उपसा मात्र हा कायमच होता. मित्रांनो अगदी सहज आहे नाही का? की, जे अधिकृत आहेत नळ जोडणी धारक त्यांच्याकडून जर, पाणी उपसा होत असेल. जर, ते अतिरिक्त त पाणी विजेच्या पंप द्वारे उपसत असतील तर, त्यांना त्यांच्या वरती ही कारवाई करण हे अत्यंत गरजेचं आहे. पण

माध्यमातू अवैध पाणी उपसा सुरु असल्याचे दिसून आले. शेवटी या महाराष्ट्र times ने लोकांच्या निर्दर्शनाखाली आणून दिलेल्या या अं मोट्या अं एका अं त्रासाला जे सामोरे जण होत आणि जी एक मोठीशी बाब होती.

त्यांनी कारवाई केली. त्यांनी सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणाद्वारे त्यांच्या त्यांना असं आढळून आलं की, वीज पंपाद्वारे लोक पाणी उपसत आहेत. आणि जे अधिकृत नळ जोडणा जोडणाऱ्यांना वीज पंप जोडून पाणी उपसा होत आहे ह्यांच्यावर ह्यांना असं सांगण्यात आलं की, हे बंद झालं पाहिजे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना नागरिकांच्या ज्या वाट्याच पाणी होत. ते त्यानं मिळत नव्हतं. ह्या बाबत ह्या पालिकेने सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये कारवाई सुरु केली. आणि ह्या कारवाईमध्ये भागातील जे दोन वीज पंपावर पालिकेने कारवाई करून. त्या अवैध आणि पंप धारकांवर कारवाई झाली. त्याच बरोबर असा इतर जे कोणही वीज पंप वापरत असतील. आणि पाणी अतिरिक्त पाणी जर, उपसत असतील तर, त्याच्यावर त्यांना असा सांगण्यात आलं आहे त्यांना अशी सूचना दिली गेली आहे. की, त्यांनी हे pipe काढावे आणि जे लोकांचं हक्कच पाणी आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. असा हा एक महत्वाचा लेख जो अं खरंच जे चुकीचं घडतंय हे आपल्या समोर आणून देत आहेत आणि असं म्हंटल जातंय की, जे आयुक्त आहेत. ह्या अं भागातले आयुक्तांच नाव अं अनिलकुमार पवार ह्यांनी अं इशारा दिला आहे. जे अवैध वीज पंप लावणारे आहेत. त्यांनी तात्काळ हे पंप काढून टाकावेत नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मित्रांनो मला असं वाटत की, ही बाब फार गंभीर आहे या गोष्टीवर विचार कर कारण फार गरजेचं आहे. आपल्याला जेव्हा आपल्याकडे जेव्हा पाणी येत त्या वेळेला आपण ते पाणी जितकं येतंय तितकं आपण ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या घरामध्ये शक्य तितकी भांडी भरून पाणी साठवायचा प्रयत्न करतो. त्याच बरोबर अं आपल्याला शक्य असल्यास आपण अं इतरांनाही असे सांगतो की, पाणी भरा, पाणी साठवा आणि पाणी साठवून ठेवा. पाणी पुन्हा मिळणार नाही वगैरे पण मित्रांनो आपण जेव्हा हे करत असतो. त्याच बरोबर आपल्याला थोडासा असा विचार केला पाहिजे की, आपण हे पाणी जे अं आपल्या गर्जे पेक्षाही जास्त साठवून ठेवतो आहे. तेच पाणी आपण अं जर थोडं कमी साठवलं किंव्हा तेच पाणी आपण जर, दुसऱ्यांपर्यंत पोहचू दिल तर, फार अं लोकांचं अं बर होईल.

आणि आपल्यामुळे इतर नागरिकांना कमीत कमी त्रास होईल. याची काळजी घेतली पाहिजे. असच सांगण्यात येत तर मित्रांनो पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन विषयावरती धन्यवाद नमस्कार मित्रानो, आज मी तुम्हाला सांगणार आपल्या पर्यावरण, पर्यावरणांची काई गोष्टी. आज आपल्या पर्यावरण कश्या परकारे झ्हालेला आहे, आणी कशा प्रकारे काही महावाद्य आणी त्या साठी कारणीभूत कस्तुन आहे अशा प्रकारे प्रकारचे करण आहे की आज पर्यावरण जे आपल पूर्ण बिघडल बिघडलेला गेलेला आहे. त्या साठी तुम्हाला थोडासा काही माहिती सांगून आपल्या पर्यावरण. आज आपण बगतो की आज आपला पर्यावरण

त्यांचे पण थोडेसे काम आहे की पर्यावरण कडे लक्ष देण, झ्हाडे वगैरे लावणं वगैरे. तर आज आपल पर्यावरण खूप जास्त प्रदूषित झ्हालेल आहे. आज आपण म्हणतो की वेग - वेगडा प्रकारचे अवजार आलेला आहेत. पण त्याचा करण काय? त्याचा करण

प्रमाणे वाढले गेलेली आहे. आणी हे थांबवन्या साठी आपल्याला काय करावा लागेल? हे प्रत्येक वयक्ती आपल्या कामासाठी किव्वा आपल्या वयक्तीत कामासाठी ज्या पर्यावरणाची हानी कर ते आहेत आणी जे हानी थांबवण्यात

पडतोय तर कधी जीवनाया मध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे किव्वा उधाण्याण मध्ये उन लागतोय. या प्रकार याच प्रकारचे गोष्टी आज जर सुलटकळ झ्हालेल आहेत आणी याला करंभूत आपणच आहोत करण या उलट सुलट कडा मुढे करण की आपण पर्यावनांची काडजी घेत नाही आहोत. आपण कोणीही अस वृषक्ष रोपण वगैरे रागवत नाही. तरील पण तरी खूप झगे अशा, खूप सारे झगे अशा वृषक्ष रोपण च कार्यक्रमची चालू लागतात पण आपण तो

द्याला पाहिजे. आज आपण एक दिवस जेवण केल नाही तर आपली हलत कशी होऊन जाते? तर ते झाडा झुडपणा तेच सुद्धा पण ते बिचारे फक्त बोलत नाही ते पण त्यांना पण खूप त्यांचा जीव वाचतो आणी त्यांचा मुढे आज आपण जे काही गोष्टी करतो आहोत, ते काही सर्व काही गोष्टी आपल्याला त्यांचा कडून मिडतात. आज आपण बगतोय प्रत्येक खान -पिणे चे गोष्ट आपल्याला त्यांचा कडून मिडतायेत. आपण जर झाड - झुडपे नसते तर आज् आपण जे ऑक्सिजन प्रकार आहेत जे आपलं श्वास घेतांना योग्य असतो. जर तो oxygen जर हवे संपलं गेल तर आपण राहतोल का माग याची काडजी घेणं आपलं खूप आपल्या कडे जवाबदारी आहेत. प्रत्येकानी आपलं अस याचा मध्ये ठरवायला पाहिजे आपल्या life मध्ये की मी किती ते किती महिना किव्वा प्रत्येक वर्षा पासून एक तरी झाड लावेल प्रत्येक जणाने अस संकल्प केल तर माला नाही वाटत की पर्यावरण अजून हानी होण्यापासून वंचित राहील. म्हणजे थोडस प्रत्येक जणाने भारतातील विषय म्हणजे भारतातील लोक अस सांग्या वाटाय करण अस नाही सांगू शकत आपण पण आपल्या पर्यावरणाची काडजी घेतली माहिजे मित्रानो. आज आपण बगतो खूप सार ठिकाणी पर्यावरणाची काडजी जातात पण लोक आणी काही लोक पर्यावरणाची नासाडी पण करत करण की बगत आज आपण गावाला गेलोत की प्रत्येक जन अप - आपल्या वयक्ती कामा साठी झाड झाड - झुपे तोडता आहेत.

आपणाच त्यांचा गावा मध्ये गेल जातो. कशा प्रकारे हा अस कस बोलते. करण की आज आपन् त्यांचे धर्म वयक करत आहोत. त्या ठिकाणी जीवधर म्हणजे कस, आज जस आपण राहणं साठी घर बनतो जंगल मध्ये त्यांचा साठी घर असते. आणी आपण

तो आपल्या कडे लोक कधीही दुसऱ्या कडे Blame कस करता येईल याचा जास्त लक्ष देतात. पर्यावरणाची काडजी घेणं की काम जर खूप - खूप मोठे गरजेची आहेत बाबत आहेत. आज मी फक्त बगतात की अस म्हणतात की लोक पावसाळा सुरवात पण आज अशी condition झाली आहेत मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी अस वाटतोये की नंतर पाऊसा शुरु झालंय direct पाऊसात. म्हणजे अशे प्रकारचे आज जर आपल्या ठिकाणी जे काही आणी पर्यावरण मध्ये कस ज्यातून सगडचे वाहन. त्यांना वाहणं मुडे जे काही fuel engine आहेत त्याचा मुडे जी काही प्रदूषण होत आहे ते ते खूप प्रमाणावर वाढले आहेत. मोठ - मोठ्या आज तो की आपल्या खास आता ते या प्रकारे मोठे मोठे कंपन्या आहे इंडस्ट्री वगैरे जे आहेत ते आपण आपल्या गरजेचा पण तेवढाच आहे परंतु ज्या ठिकाणी अं आपले industry स्ट्रोल control करता आहेत, त्या ठिकाणी तुम्ही माला तर वाटते की आजूबाजूला झाडें - वृक्षा रोपण करायला हव्या आहे, प्रत्येक लोकानि करण की पर्यावरणाची काडजी घेणं आज खूप महत्वाची ठरलेलं आहेत. करण की पर्यावरणाची काडजी जर आपण जर नाही घेतली तर एक काढ असा येईल की आपली पण काडजी घेणारा कोणी नाही आहे. करण की जो आपली सर्व जास्त काफी महत्व असत. की आपली काळजी प्रत्येकाला अस वाटये की माझी काळजी आई घेते किव्वा माझी काळजी वडील घेतात, हा घेतात आहे, हे खूप महत्वाचे आहे आई - वडिलांना काळजी घेणारा भर जागून ते लोक ची जवाबदारी होती ते महते ते आपली काडजी खेतात पण त्यांची पण काडजी घेणांसाठी म्हणजे अस प्रत्येक जन पूर्ण आपल्या देशा साठी म्हणजे जे ती आपण लोक राहत होते

गोष्ट म्हणजे तिच आपल्या रोज दैनिकदिन जीवनत साठी म्हणजे रोज आपण एक SECON साठी सुद्धा राहू शकत नाही तो म्हणजे तो आपला oxygen. करण की हा oxygen खूप महत्वाचा आहे आपल्या शरीरा साठी आणी हे oxygen भेटतो कुठ आपल्याला? तो म्हणजे पर्यावरणा कडून. आज मध्ये बघितल, चोरोना नावाचा हा एक रोम पसरला गेला होता प्रत्येक घरा मध्ये. त्या वेड ऑक्सिजनना ची किती काम ऑक्सिजन ना मुढे लोक किती काही लोक दबावले गेले. का? करण की त्यांना ऑक्सिजन भेटत नव्हता. तर हा ऑक्सिजन का का नव्हता भेटत होता? करण की आज लोक्य आपण दर्शन मध्ये जे जंगल तोड केले, झाड - झुडपे तोडले गेले तर त्या मुडे oxygen जे आहे पर्यावरण मंडळ तो आज करण तो oxygen हा खूप महत्वाची बाबत आहे. आपल्या आणी खर तर प्रत्येक वयक्ती ला मान्य पेक्षा आज आपण पुन्हा बग का बघतो कमी होती.

nitrogen हा gases ची अवयषकत आहे. पण हे gases तेव्हा त्यांना मिडतील जेव्हा आपण पर्यावरण थोडंसं शुद्ध ठेवील. आज आपण बगतो सर्व काही पर्यावरणाची आपण शेता मध्ये जे प्रकारचे रसाईल घडया वगैरे वापरतात, ते त्या खडे मुडे सुद्धा जे जमीचे ते थोडीशी

नापी करतो. करण की जे हे प्रत्येक लोकांना अस वाटत की त्यांनी खड टाकल्या मुडे आपल्याला चांगल्या प्रकारचे माल होईल. ठीके तो चांगल प्रकारचे माल होईल पण तो काही काज होईल एका किती जमीन लागतो. माग आता जाचा करण आपल्याला सगड्यात् सर्वाला मिडत की जे रसैनी खात वगैरे आपण वापरतो हे सर्व प्रकारचे करणे आहोत त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी गावों गावी विचारले गेलो की हे सरपंज वगैरे जे लोक आहे की आणी हे सरकार पण धरून हा प्रत्येक लोकान्छ वृक्षा रोपांसाठी fund वगैरे provide करतात. पण त्या मुडे काय होता, अं आपल्या देशा मध्ये फक्त फोटो काढणं पुरते असते. वृक्षा रोपण मध्ये, वृक्षा रोपण म्हणजे काय? जे काही वृक्ष लावण्याच नंतर या प्रकारे जो वृक्ष आपण आपलं वाढत जाईल. त्याला काही जास्त करण्याची गरज नाही, पण आज आपल्या कडे फक्त आता अह एक प्रकारचा TREND झालेला आहे की वृक्ष लावायच Photo काढायचं आणी माग दाखवायचं की आम्ही हे काम केल. आणी वरचे पण लोक ह्या प्रकारे SERIOU नाही घेत करण की त्यांच पण काय आहे कानावर सुडून दिल आहे, त्या मुडे प्रत्येक माणसाने आपल्या घरातलं कमीत कमी, जे लोक शिकलेला आहेत त्यांना तरी करायला हवे की आज आपल्या पर्यावरणचे झाडे सोपान चा महत्व किती आहेत. आपल्या साठी किती वाढलेलं आहेत. आपण सहस महतो ग्लोबल वार्मिंग खूप जास्त वाढलेलं आहोत आताचे कडा मध्ये आदि अशे काही आदी घरचे लोक म्हणता आदी येवडी ग्लोबल वार्मिंग नव्हतं पण आता खूप पर्यावरण आपलेलं बिघडलेलं आहे. आणी पर्यावरण बिघडलेलं चा नंतर जे पण आपण पर्यावरणची गोष्टी आपल्या दे दिनदीन दिवनासाठी वापरत वापरतो, आले वेग वेगड्या प्रकारचे रोग राहिले त्याचे करण काही आहे?

टाकलेलं आहे. प्रदूषण एक्दम वाढलेलं जस कि आपण पाण्याच पाणी प्रदूषा बोलू शकतो वगैरे करण की पाणीचे प्रदूषण का होईल आहे? ते पर्यावरण नित नाही आहे. बादरूम स्त्या शौचालय लोक बाहेर जातात, त्या मुडे पाणी प्रदूषित होत, तर लोकचा नदी नाल्या म्हणजे कपडे वगैरे धुतात, काही गाय वैल चालतात खेडे गावी मध्ये, या गोष्टी मुढे काय होत, पाणयतुन् फार प्रदूषित होत जातो पाण्यामधून ते पाणी लोक पिण्यासाठी काही वापरण्यात येत आणी त्याचा मुडे काही रोग राई तर येवडी काही तुम्हाला मी पर्यावरणाची माहिती दिली, धन्यवाद.

त्या प्रकाराने समृद्ध आहे या संगितकाराचे वाच मनाने भाषेवर प्रभुत्व येतं आणि जीवना बुधवी समृद्ध होतं विविध साहित्य प्रकारांचे परिचय करून देण्यास आले आहेत या साहित्य प्रकाशांची मैत्री केली तर मनोरंजना बरोबर आपलं ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे नाट्य स्वरूपातील हा कात्यातील विविध कलाकृतीचे परिचय करून देणार आहेत शुटु छाया, बरगाची सहल, दुलार, या पुस्तकांचे नावाला देण्याचे ठरले वर्गात सूचना आली दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी बिलास या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली सुर ला ते खुप आवडले घरी परत आल्यावर तो सहलीला जानार सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुला मुलीचे वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणे गात आहेत. नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहे सुश्रुत झोपतेस म्हणाला कोण रे तुम्ही इथे काय करत आहात. पुस्तकाचे विशेष तील मुलं सुश्रुत ला म्हणाली आरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. सुश्रुत तुम्ही सगळे कोण आहात? आरे आसा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहान पणा पासुनच आहे. आरे मी आहे कथा. सुश्रुत आपली ओळख कशी काय?

सवय लागते ना? सुश्रुत होय आता आठवलं आजी मला व नेहमीच कोल्हा, उंदिर, ससा, कासव यांंची गोष्टी सांगायची. बरं का सुश्रुत आकर्षक सुरुवात आणि परांना काढत शेवट ही मानसी वैशिष्ट्य

नाटक मालीका, चित्रपट, या सर्व लयीत करांच्या पाया म्हणजे मी. मुळे कथा दर्श दरा आसली शीवा कोणती ही कला कृती उत्तम होऊच शकत नाही. एवढच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंब हुना उत्तम निवेदन तंत्राच्या वापर हे माझ्या यशस्वीव्य रहस्य. सुश्रुत तुम्ही काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण सहास कथा शिकवुया. एवढच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंवहुन उत्तम निवेदन तंत्राचे वापर हे माझ्या यशस्वी रहस्य. तुला निर्माण करण्याला लेखकांंचा नाव मला सांग ना. जोशी, खांडेकर, विभा बने, शिरुकर, व्यंकटेश, मांडुरकर, व काळे, शंकर पाटील, अन्नाभाऊ साठे, बाबुराव बागुल, मेराज सरदार, यां सारख्या आनेक नाव लेखकांनी आपल्या उत्तम व क्त कथांनी मराठी वाचुन

किती सुंदर आता ही ताई कोण बरं? काय सुश्रुत आवाइड कथ कथा मी कादंबरी कथेची थोरली बहिन म्हणुन हवं तर कादंबरी म्हणजे खरं तर मोठे कथाचे पण माझ्या आजकाश कथे पेक्षा फार मोठा. मोठा म्हणजे किती गं?

कथानक हळु हळु उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटु लागतात. आपल्यातीलच भासु लागतात. आनेक अनापेक्षीत वळन घेते घेते मी वाचकांची उत्कंठा वाढते. आता या कथानकात

खरचं तुला आव आवाका खुपच मोठा आहे. बरं काय सुश्रुत साहीत्य क्षेत्रातील सर्वात मानाचा ज्ञान पिठ पुरस्कार व स खांडेकर यांच्या व्य यातीत या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी मानसाचा उर आभिमानाने भरुण आला. इतक्यात सुशट्याच्या खांद्याला धरुन विचारते सुश्रुत ओळखलत का मला? आरे मी आहे कविता आपली तर फार पुर्व पासुन चांगलीच ओळख आहे. नाही का? तुमच्या पाठ पुस्तकाला म सगळ्या कविता तुम्ही ताला सुरात म्हणता. सुश्रुत हो ताई मला आठवते ही आवडते मजे मना पासुन शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. कविता छान हं सुश्रुत माझं रुप छोटसं आठु पशरी माझ्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करण हे माझं वैशिष्ट. यमक अनुप्रात अशा शब्दालंकरी माझा बाहाय्यरुप आणि उपमा उत्प्रेक्षा माझं अतरंग सजवून कवी मला अधीक अश्य गर्भ करतात.

असतो हे बरोबर ना? अगदी बरोबर आनखी काय माहिती आहे शुश्रुत तुला? शुश्रुत ताई मला असं वाटतं संगितकारांनी स्वराज्य चढवला. की तुझं गाण्यात रुपांतर होत. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाटतो आणि CD मध्ये चित्रपटाट ऐकतो सुद्धा कविता

तु कोणता जन्म दिवस आहे? माहीत आहे तुला? शुश्रु नाही गं कविता नटसम्राज्य नाटकाचे लेखक वि वा शिरवाढकर म्हणजे कविवार्य कुसुमाग्रज यांचा त्याच्या विशाखा या कार काव्य संग्राहाला मनाचा ज्ञान पिठ पुरस्कार मिळाला आहे. सुश्रु खरच? कविता कुसुम बरोबरच केशव सुत बाल कवी बा ब बरोबकर, बा सी मेंडेकर, शांत शेळके इंदरा संत, सुरेष भट, नामदेव दळसांग, नारायन सुर्वे आसे अनखी कविंनी मला आपल्या प्रतीभेने सजवले. संत बाप पासुन पंत काव्य माधीयुगिनी काव्य. शाही क शाहीकरी काव्य आशी वळ वळने घेत अधुकनी काळात मी मुक्त छंदाची रुप धारन केले आहे. आरे सुश्रुत ओळख केलस का मला? सुश्रुत तु कोण आहेस रे? माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेन. आरे नाटक दादा तु. पात्र रचणा चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना, प्रसंग या मुळे मी मराठी माणसाच्या संध्या पडत स्थान प्राप्त करतो. तुला माहित आहे मासे रंग मंचावर सादरीकरण होणार आहे ज्यांचे भान. ठेऊनच नाट कार्य माशी मानवी करतो. नाचनी अन्न प्रक्षनीय द्या अशी त्यांची अपेक्षा असते. सुश्रुत मी कालच एक धमाल बिघ बघितलं. त्यांच निरीगदर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. वा छान आरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शीक करणे हा आनंदानी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद, बल्लाळ, देवल, श्रिपाद कोल, हटकर, रामगणेश, गडकरी, पु ल देशपांडे वसंत कान्हेकर, मधुसुदन, कालेकर, व असे दिग्दर्शक लेखकांनी मला समर्थन हाताळलं. चरीत्र ऐ सुश्रुत शुक शुक इकडे बघ. सुक्षुत कोण बोलावल मला? चरीत्र आरे मी, मी चरीत्र

सामान्य प्रेरणा देतात म्हणुन चरित्र अगदी बरोबर. कारण मी असतो मुळीसंघर्च आणि संधीचे सुवर्ण सरधर रुपांतर करणारा. म्हणुन सामान्य लोकांच म्हणनं म्हणत माझ्या सहवास बदलतात. बाबासाहेब पुरंदरे गाडगीळ, भा द खेड, रंजीत देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. वाह सर्व काही दादांनी मला किती ही माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? मी आत्मचरीत्र चरीत्रांच्या कुटुंबातील एक चरीत्र. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लेखन